अठराशे तीन मध्ये, भी भिल्लांनी उठाव केला होता. का केला होता? तर, पेशवाईच्या अखेरच्या काळामध्ये जो खान्देशमधे अराजकता माजली होती. त्याचा फायदा घेऊन त्यांनी उठाव केला होता. त्यांना पेंढारे हे लोक होती, अठराशे तीन मध्ये. पेंढारी लोकांनी support केलेला होता. अठराशे अठरा मध्ये, ना भिल्लांनी अजंठा आणि सातमळा या भागामध्ये उठाव केलेला आहे. अठराशे अठरा मध्ये, अजंठा आणि सातमळा. आणि हा उठाव कोणी मोडून काढण्यासाठी प्रयत्न केला होता. त ते captain ब्रिग्स होते. या collector ने हे उठाव,

सातमाळाचा जो चिल नाईक आहे. सातमळाचा चिल नाईक नाहीये. एवढं करूनही त्यांनी आपला उठाव सुरु ठेवलेला होता. आणि इंग्रजांना खूप हैराण करून सोडलं होतं. जे captain ब्रिग्स आहेत ना, captain ब्रिग्स यांनी actually चिल नाईक सातमाळाच्या, चिल नाइकाला पकडलं आणि फाशी दिली. त्याच्यानंतर थोडस ते उठाव थांबल्यासारखे झाले होते. परंतु, परंतु, परंतु, अठराशे बावीसमध्ये पुन्हा भिल्लांचा एक नवीन नेता तयार झाला. आणि त्या नेत्याचं नाव होतं. हिरा. त्यांनं परत उठाव केला. अठराशे पंचवीस मध्ये, परत उठाव झाले. त्याच्यामध्ये सेवाराम गिसाडे येतात. यांच्या नेतृत्वाखाली उठाव झाले. म्हणजे, परीक्षेआधी काय लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला? अठराशे बावीस आणि अठराशे पंचवीस हे दोन वर्ष year तर पहिल्यांदा लक्षात ठेवायचे. अठराशे बावीस साली, भिल्लांची जे उठाव केले ते कोणाच्या नेतृत्वात केले? तर हिरा नावाचा जो नेता होता. त्याच्या नेतृत्वात. अठराशे पंचवीस साली, कोणाच्या नेतृत्वात केले, तर ते होते सेवाराम गिसाडे. हे दोन point पहिले consider केले. का? त्यानंतर याच्याअगोदर म्हणजे जे अं हिरा नावाचा भिल्लाचा जो उठावाच्या अगोदर, चिल नाईक यांनी उठाव केला होता. कोणते? तर सातमाळ्याचे चिल नाईक. हे लक्षात ठेवायचं तूम्हाला. चिल नाईक कुठले? तर, सातमाळा, चिल नाईक. म्हणजे भिल्लांचे सातमाळा भागात उठाव कोणी केला? असं जर विचारलं, तर त्याच उत्तर तुम्हाला असलं पाहिजे, चिल नाईक. म्हणजे भिल्लांच्या उठावामध्ये अं कोणकोण येतात? भिल्लांच्या उठावामध्ये कोण-कोण येतात? तर, पहिल्यादा येतात सातमाळ्याचे चिल नाईक. मग हिरा आणि सेवाराम गिसाडे. हि नाव महत्वाची आहेत. आणि actually सेवाराम गिसाडे याना पकडलं कोणी? तर, leftenant ऑटोड्रम यांनी त्यांना पकडलं होतं. अकरावी याचाच पुस्तकातला पुढचा point येतो. तो म्हणजे अठराशे सत्तावन्न चा उठाव. आणि त्याच्यामध्ये आलेलं महाराष्ट्राच्या related कोणत्या गोष्टीयेत. त्या थोड्याश्या पाहाव्या लागतील. आता ते आपण आजच्या lesson मध्ये थोडं सुरवात करताना इथून करणार आहोत. Okay? अं अठराशे सत्तावन्न चा उठाव आणि महाराष्ट्र असं म्हण्टलेलं आहे. त्याच्यामध्ये पाहिलं महत्वाची व्यक्ती नाव येत. ते म्हणजे, रंगो बापुजी गुप्ते. रंगो बापुजी गुप्ते का चर्चेत आले? कारण सातारा जिल्ह्यात छत्रपती होते, प्रताप सिंह. यांचं राज्य गेलं होतं. आणि ते गेलेलं राज्य परत मिळवण्यासाठी त्यांनी बरेचसे प्रयत्न केले. Actually ते इंग्लंडला पण गेले होते. परंतु, त्यांना त्यामध्ये अपयश आलं. त्यामुळे त्यांनी काय केलं? तर अठराशे सत्तावन्न च्या उठावामध्ये भाग घेतला होता. आणि अठराशे सत्तावन्न च्या उठावामध्ये भाग घेतल्यानंतर त्यांनी आपले सैन्य तयार करायला सुरवात केली होती. आणि ते सैन्य तयार करताना त्यांनी जवळजवळ भोरपासून बेळगाव पर्यंत, बरेचशे लोकं म्हणजे, मांग, रामोशी. कोळी सगळ्यांना एकत्र करून एक सैन्य उभारलेलं होत. ए त्यांनी उठावासाठी बरीचशी केंद्र पण निवडली होती. त्याच्यामध्ये कोल्हापूर, पंढरपूर, फलटण, वाटार, बेळगाव, कलंबी, कराड, आरळे, अशी वेगवेगळी केंद्र सुद्धा निवडलेली होती. परंतु, त्यांच्या ज्या हालचाली आहेत. तर, त्यांचा इंग्रजांना सुगावा लागला. आणि त्याच्यामुळे ते पकडले गेले. म्हणजे त्यांचं जे अपयश ते अं करण्यामध्ये आलेलं होतं. ते हे पहिले लक्षात ठेवूया. त्याच्यानंतर पुढचं महत्वाच येत ते म्हणजे, पेठ मधील उठाव. आता हे का महत्वाचय? यांच्यामध्ये येणाऱ्या महत्वाच्या दोन-तीन गोष्टी. पाहिलं म्हणजे फेट पेठ चा जो राजाय, त्याच नाव लक्षात घ्या. ते ना नाव आहे, भगवंतराव निळकंठराव, हं? नाशिक जिल्ह्यामधलं पेठ या ठिकाणी भगवंतराव निळकंठराव यांच्या अं राजा होता. आणि या ठिकाणी कोळ्यांनी केलेले उठाव आहेत. आता यांच्यामध्ये ना जो हरसूनचा बाजारे. कोळी लोकांनी कोणता बाजार लुटला? तर तो होता हरसूनचा बाजार. आणि तारीख होती सहा डिसेंबर अठराशे सत्तावन्न ला. आणि त्याच्यामध्ये भिल्लांनी सुद्धा मदत केलेली होती. दुसरं लक्षात काय ठेवायचं आहे? कोणत्या अधिकाऱ्याने हे बंड मोडून काढले? जस कोल्हापूर, पुढचा point दिसतोय. कोल्हापूर मधला बंड कोणी मोडून काढला? तसं पेठ मधलं बंड कोणी मोडून काढला? तर तो ग्लासपूल नावाचा अधिकारीये. कोणता अधिकारीये? ग्लासपूल. या ग्लासपूल नावाच्या अधिकाऱ्यानं काय केलं होतं? तर, नाशिक मधल्या पेठ या ठिकाणी झालेला जो बंड होता. तर ते त्यानं मोडून काढलं होतं. आणि पेठचा जो राजा होता. भगवंतराव निळकंठराव यांना फाशी देण्यात आलेली होती. त्यामुळं हा एक point तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. त्यानंतर तो येतो म्हणजे नाशिकमधील उठाव. आता नाशिकमध्ये उठाव म्हण्टल्यानंतर अठराशे सात सत्तावन्न चा बंड जर बघितला नगर-नाशिकमध्ये, तर तिथे उठाव केले कोणी? तर भिल्लांनि उठाव केलेले होते. म्हणजे एकवीस जानेवारी अठराशे सत्तावन्न ला, नांदगाव, हे ठिकाण लक्षात ठेवायचं. अठराशे सत्तावन्न ला, नांदगाव, या ठिकाणी, भिल्ल आणि इंग्रजांमध्ये चकमक झाली होती. बऱ्याच लोकांना ठार करण्यात आलं. काहींना फाशीसुद्धा देण्यात आलेली होती. त्याच्यानंतर, जमखिंडी संस्थान, जमखिंडी संस्थान म्हण्टल्यानंतर तुम्हाला जोड्या लावा मध्ये बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो.

Actually त्यांनी काय केलं होत? तर, त्या आपल्या संस्थानामध्ये उठाव होऊ नाई. म्हणजे, अं शस्त्र सुद्धा दारुगोळा किल्ल्यात साठवला होता, actually त्यांनी. बऱ्याच गोष्टी झाल्या. परंतु, इंग्रजांचा गैरसमज झाला आणि त्यांना ताब्यात घेतलं. उठाव होण्यापूर्वीच तिथं बंदोबस्त झालेला होता. परीक्षेसाठी महत्वाचं काय? आता आतापर्यंत आलेलं. नगर-नाशिक म्हंटल. नांदगावला झाला होता. त्याच्यानंतर आपण अगोदरच consider केलं होतं. ते म्हणजे भगवंतराव निळकंठराव हे लक्षात घ्या. पेठ मधला उठाव, भगवंतराव निळकंठराव. हा त्याच्यानंतर हे लक्षात ठेवा. दुसरं म्हणजे कोल्हापूर तो एक skip झाला आपला point. कोल्हापूरमधला जो उठाव होता. तो एकतीस जुलै अठराशे सत्तावन्न ला झाला होता. regiment मधल्या सैनिकांनी. परीक्षेला एकदा प्रश्न विचारला होता कि, कोल्हापूर, अठराशे सत्तावन्न मध्ये कोल्हापूर मध्ये, जो उठाव झाला. तर तो कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याने मोडीत काढला? तर ते होता जेकब. याच्यावर एकदा straight forward प्रश्न पण आलाय आणि जोडया लावा मध्ये सुद्धा, प्रश्न आलेलाय. त्यामुळे कोल्हापूर मधला उठाव कोणी मोडीत काढला? असं जर तुम्हाला विचारलं, तर त्याच उत्तर असत जेकब. म्हणजे कोल्हापूरमध्ये एकतीस जुलै ला अठराशे सत्तावन्न ला पहिला उठाव झाला. नंतर सहा डिसेंबर ला सुद्धा, उठाव झालेला होता. त्याच्यामध्ये कोल्हापूर, धारवाड, यातल्या अं शिपायांनीच actually इथल्या बंडाची योजना केली होती. त्यामुळं आता एक लक्षात घ्या, आपण आता काय-काय cover करतोय? परत एकदा short मध्ये मी तुम्हाला सांगतो. पाहिलं लक्षात ठेवायचं रंगो बापूजी गुप्ते, इंग्लंडला गेले. परंतु, उठावाने आधीच पकडण्यात आलं. कोल्हापूरमधील उठाव कोणी मोडीत काढला तर, जेकब नावाच्या अधिकार्यानं मोडीत काढला. त्यानंतर पेठ मधला उठाव येतो. पेठ मधला राजा होता भगवंतराव निळकंठराव. उठाव कोणी मोडीत काढला? तर ग्लासपूल नावाचा जो राजा होता त्यानं मोडीत काढला. त्यानंतर, नगर-नाशिक मधले उठाव झाले. जमखिंडी संस्थानामधले उठाव, अप्पासाहेब पटवर्धन. एवढी नावं at least लक्षात घ्या. त्यानंतर, आता आपण थोडंसं पुढे जाऊय. ते म्हणजे मुधोळ. हम्म? मुधोळ मधल्या जो बेरड जमाती. या बेरड जमातीनं उठाव केला होता. Actually शस्त्रबंदीचा कायदा सरकारनं लागू केला होता. तरीही यांनी आपली शस्त्रास्त्र जमवाजमवी सुरु केलेली होती. Actually मुधोळ मधल्या, फुलगडीच्या बेरडांना हा जो कायदा होता. शस्त्रांच्या related. कोणी शस्त्र जमा करू नये असा त्यांनी केला होता. हं तर त्याना कायदा मंजूर नव्हता. त्याच्यामुळे त्यांनी उठाव केला होता. Actually यांचं बे बेसावध असताना त्याची कत्तल करण्यात आली इंग्रजांकडून, तर मुधोळ मधला बेरड जमातीचा उठाव सुद्धा खूप चर्चेत राहिलेला point होता. Okay मग आता आपण पुढे थोडंसं गेलो नागपूरच्या side ला. नागपूरमध्ये उठावाची तारीख केव्हा ठरली होती? अठराशे सत्तावन्न च्या उठावादरम्यान नागपूरमध्ये किती तारीख ठरली होती तर ती होती एकतीस जुने अठराशे सत्तावन्न.

असं ठरवण्यात आलं होतं. परंतु, याच्याअगोदरच इंग्रजांना त्याचा सुगाव लागला. आणि त्या बंडखोरांना पकडण्यात आलं. आणि त्यांना फाशी देण्यात आली. Okay? त्यामुळे नागपूरमधला उठाव सुद्धा अयशस्वी ठरला आहे.

त त्याच्यामध्ये बरीच चलबिचल सुरु झाली होती परंतु ते सुद्धा बंड दडपण्यामध्ये यश आलेलं होतं. आता बंडाच्या हे जे उठाव झाले, अठराशे सत्तावन्न त्याच्यानंतर महत्वाचे point येतात ते म्हणजे शेतकऱ्यांचे उठाव.

हेच विचार आपल्या ही नकळत आपल्या अंतर्मनात झिरपत असतात. त्या विचारू अंतर्मन आपली परिस्थिती निर्माण कर्ता आपल्या अंतर्मनात हे

आपण नकारात्मक किंवा वाईट विचार केला तर त्याची प्रतिक्रिया देखील नकारात्मकच मिळते इतक्या साध्या सरळ पद्धतीने मना चं कार्य चालतं. अत्यंत महत्त्वा चा मुद्दा म्हणजे आपल्या अंतर्मनाने जर एखादा विचार स्वीकारला तर कि तो लगेच अमलात आणायला ते सर्व शक्ती निशी कार्य करायला सुरुवात करतात. एक सरळ सत्य म्हणजे अंतर्मन आपण केलेल्या चांगल्या वाईट दोन्ही प्रकारच्या विचारांना अमलात आणायला सारख्याच रीतीने कार्य करते या नियमानुसार जर आपण नकारात्मक विचार केले तर आपल्या अपयशाला उत्पन्न करायला आपलेच नकारात्मक विचार कारणीभूत ठरतील तर आपण नेहमी सकारात्मक विधायक रचनात्मक विचार केले तर आपण नेहमीच आरोग्य संपन्न आणि आनंददायी जीवन जगू शकतो व यशाची अनुभूती आपल्याला आल्यावाचून राहणार नाही तुम्हाला मनाची शांती आणि निरोगी शरीर तेव्हाच प्राप्त होते जेव्हा तुम्ही सकारात्मक विचार करायला जाणीवपूर्वक प्रयत्न करू लागतात. तुम्ही प्रकर्षाने केलेला विचार मग तो कुठला ही असो त्याची तीव्रता लक्षात घेऊनच तुम चं अंतर्मन तो विचार स्वीकार आणि त्यानुसार कृती करायला सुरुवात करत. एकदा का तुम्ही तुमचे अंतर्मनाला तुमचे विचार स्वीकारण्याची सवय लावली तुमचे अंतर्मन तुम्हाला सुख समृद्धी, ऐश्वर्य, आरोग्य आणि शांती प्रदान करेल. तुम्ही फक्त आज्ञा करा तुमचं अंतरमन पूर्ण निष्ठेने त्यावर कार्य करून तुम्ही त्याला दिलेली आज्ञा पाळेल. तुमच्या मनाचा नियम हा आहे तुम्हाला मिळालेली अंतर्मनाची प्रतिक्रिया तुमच्या साहाय्य मनातील विचारांवर आधारित असते. मानसशास्त्रज्ञ आणि मानकचिकित्सक यांच्या मताप्रमाणे जेव्हा तुमच्या अंतर्मनाकडे विचार पाठवले जातात तेव्हा त्याचे ठसे मेंदूच्या पेशीवर उमठतात. अंतर्मनने एखाद्या विचाराचा स्वीकार केला की लगेच तो विचार अमलात आणायला ते सिद्ध होत हा हेतू साध्य करण्यासाठी तुम्ही

ते हे कार्य सिद्धी नेण्यात उपयोगात आणले जात. आपला मार्ग मोकळा करण्यासाठी ते निसर्गाचा सर्व नियमाचा अवलंब करतात. काही वेळा समस्यांचं समाधान ते तात्काळ देत तर काहीवेळा त्याला ते समाधान शोधायला त्यावर तोडगा काढाय ला काही दिवस काही आठवडे काही महिने

साहाय्य मनातील अंतर मनातील स्वर इथे लक्षात ठेवण्या सारखी महत्त्वाची गोष्ट अशी की अंतर्भाग बाह्य ही दोन वेगवेगळी मन नसून एकाच मनाची कार्य करण्याची दोन भिन्न क्षेत्र आहेत तुमचं बाहय मन हे तुमच्या बाह्यमन साथिक मन आहे त्याचा वापर तुम्ही घर निवडताना कपडे निवडताना

तर दुसरीकडे जाणीवपूर्वक कोणताही निर्णय न घेता तुमचं अंतरमन तुमच्या शरीराचं कार्य उत्तम प्रकारे चालवत असतं जस कि हृदयाचं कार्य रक्ताभिसरणकार्य पचनक्रिया तुम्ही प्रकाशाने अथवा तीव्रतेने केलेला कुठला ही विचार तुमचं अंतर्मन स्वीकारते तुमच्या बाह्य मनासारखे ते त्या विचारावर तर्क वितर्क करण्यात वेळ घालवत नाही. तसेच त्याविरोधात वाद ही करत नाही तुमच्या अंतर्मनात.

नकारात्मक व विध्वंसनाक विचार अंतर्मनात नकारात्मक रूपाने कार्य करत असतात लोवकर किंवा काही कालावधी नंतर ते प्रकट होतात आणि तुमच्या विचारांच्या आयष्यानुसार बाहयनुभवाचे रूप घेत असतात लक्षात ठेवा तुमचे विचार चांगले आहेत हि खरे आहेत की खोट हे सिद्ध करण्याच्या भानगडीत तुमचं अंतर्मन पडत नाही ते फक्त तुमच्या विचारांच्या किंवा सूचनेच्या प्रकारानुसार प्रतिक्रिया देत असत उदारणार्थ. जर तूच बाहय मानाने एखादी गोस्ट खरी मानली तरी ती खोटी असली तरी तुमचं अंतर्मन त्या गोष्टी चा सत्य म्हणून स्वीकार करेल. व त्यानुरूप परिणाम मिळू लागतील कारण तुमचा बाहय मानाने त्यागोष्टीला सत्य मानलं मानस शास्त्रा द्वारे केलेले विविध प्रयोग संमोहन निद्रेच्या प्रभावा खाली आलेल्या लोकांवर मानसशास्त्रज्ञांनी व अनेक स्वशोधकांनी बरेच प्रयोग केले आहेत. या स्वसोधनाने स्पष्ट दाखवून दिले आहे की तर्क करण्यासाठी आवश्यक असलेले विश्लेशन निवड व तुलना हे अंतर्मन करत नाही ते फक्त तुम्ही दिलेल्या सूचनांचा स्वीकार करत मग ती खोटी का असे ना? एकदा ची सूचना त्यांनी स्वीकारली कि मग ते त्याला दिलेल्या सूचनेनुसार प्रतिसाद देऊ लागतात अंतर्मन हे किती सूचना बरहुकूम कार्य करत हे पुढील उदाहरणां तून स्पष्ट होई जर एखाद्या अनुभवी समूह शास्त्रज्ञांनी एखाद्या व्यक्तीला संमोहित करून त्याला सूचना दिली की तू नेपोलियन बोनापार्ट आहे किंवा अगदी लहानगावा बोका आहे तर ती व्यक्ती अचूकपणे हुबेहूब तसेच वागतेय. एवढ्या काळासाठी तीच पूर्ण व्यक्तिमत्व बदलून जात तिला संमोहित करण्याने ती ती जी कोण आहे म्हणून तिला सांगितलं असेल तेच ती स्वतः ला समजू लागते. कुशार समूह तज्ञ् एकाच वेळी वेगवेगळ्या लोकांना संमोहित करून प्रत्येका ला वेगवेगळ्या अवस्थेत नेऊ शकतो एखाद्या ला सूचना देऊ शकतो कि की त्याच्या पाठी ला खूप खास सुटली आहे तर दुसर् याला सांगू शकतो की त्याच्या नाकातून रक्त वाहत आहे तर एखाद्या ला तू संगमरवरी चा आहेस तर आणखी एका ला शिक्षा देऊ शकतो हे शून्य अंशाच्या खाली गेलेल्या तापमानात थंडी ने कुडकुडत आहेत संमोहित झालेला प्रत्येक जण त्यांच्या सूचनेचे तंतोतंत पालन करेल त्यांना त्यावेळी सभोवतालच्या परिसराचा प्रत्यक्ष परिस्थितीचा विसर पडलेला असत तुमच्या बाह्यमन ही तार्किक मन आहे सतत कोणत्याही गोष्टी वर तर्क करत असत दुसऱ्याअंतर्मन हे अव्यक्तिगत असतं योग्य अयोग्य ची निवड करण्याची संधी त्याला नसते.

म्हणूनच तुमच्या सहाय्य मनात तुम्हाला शांती, आनंद, प्रेरणा असाच कल्पनांचा विचार करायला हवा जेणेकरून तुमचं जीवन हे समृद्ध बने वस्तुनिष्ठ व व्यक्तिनिष्ठ बने या संकल्पनाची स्पष्टता बाहय मनाचा संबंध नेहंनीच वास्तव्य जगाशी त्यामुळे त्त्याला वस्तुस्थितीची जाणीव असते आपल्याला लाभलेल्या पंचेंद्रियांच्या नाक कां डोळा जीभ, त्वचा मार्फत तो या जगा चं निरीक्षण करत असतो. त्यांच्या मार्फत तो सभोवताल चा बराच गोष्टी विषयी माहितीव ज्ञान गोळा करत असतो विविध अनुभव व अभ्यासाचा मानधमातून तो ज्ञान गोळा करत असतो आधीच आपण पाहिलं कि बाहय मानाचं महत्वाचं कार्य म्हणजे तर्क करणे या सर्व गोष्टींमुळे बाहय मनाला आपण अनेकदा वस्तुनिष्ठ किंवा तर्कनिष्ठ असं समज समजा ग्रँड कॅन्यन ला दर वर्षी भेट देणाऱ्या हजारो लाखो पर्यटकांपैकी पैकी तुम्ही एक आहेत ते स्थळ पाहून तर्कनिष्ठ अंस

या गोष्टी चे निरीक्षण करून तुम्ही वरील निष्कर्ष काढले ला असतो हे आहे बाहय मानाचं कार्य अंतर्मनाला सभोवतालचा परिस्थितीची सहसा जाणीव नसते अर्थात भौतिक अर्थाने नाही म्हणता येणार अंतर्मन हे तुमचा भावनेचा, विचारांचा, कृतीचा साहाय्याने अंतत्कृतीने सगळ्या घटना विचारांचा अर्थ लावते जेव्हा आपली पंचइंद्रिय कर्मेंद्रिय कार्य करत नासतात तेव्हा तुमचं

दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर जेव्हा बाहय मन कार्य करत नसतं किंवा ते निद्रावस्थेत असतं तेव्हाच तुमची प्रज्ञा बुद्धी जागृत स्वरूपात प्रकट होते. व्यक्तिनिष्ठ म्हणाला, तुमच्या पंचेंद्रियांची किंवा कर्मेंद्रियांची आवश्यकता नाही ते तुमच्या डोळ्यां शिवाय हे जग पाहू शकते. त्याच्या जवळ अन्त्रन्द्रिय क्षमता असते त्यामुळे सभोवताली घटनां ते पाहू शकतात ऐकू शकतात. अंतर मन हे आपल्या शरीर सोडून दूर देशाची यात्रा करू शकता आणि तिथून येताना काही सोबत तिची अगदी तंतोतंत खरी माहिती आणू शकता अंतर्मनाच्या सहाय्या ने तुम्ही इतरांच्या मनातील विचार जाणून घेऊ शकता बांध पाकिटातील मजकूर वाचू शकता तसेच संगणकाचा वापर न करताही तुम्ही त्यातील माहिती आत्मसात करू शकता प्रार्थनेची खरी कला आपल्या ला तेव्हा उमजेल जेव्हा आपण बाहय मन किंवा वस्तुनिष्ठ आणि अंतर्मन किंवा व्यक्तिनिष्ठ मनाच्या क्रिया प्रतिक्रिया

बाहय मनाप्रमाणे अंतर्मन तर्क करण्यात कर्मामान होत नाही बाहय माझ्याकडून विचारांच्या माध्यमातून मिळाले ली माहित खरी आहे कि चुकीची हे पडताळून पाहण्या ची क्षमता अंतर्मनाकडे नाही त्यामुळे मिळालेल् या माहितीला विरोध करण्याचा प्रश्नच उरत नाही. सत्य समजून तो स्वीकारतो आणि ती वास्तव्यात उतरवण्यासाठी खटपट करायला लागत तुमि त्याला दिलेल्या सूचना चिकीचा तरी ते त्या परिस्थिती, अनुभव किंवा घटनाच्या रूपात साकार करत अंतर्मन हे सवयीचं आधार स्थान असल्यामुळे त्याच्या पर्यंत पोहोचण्याच्या विचारांना योग्य दिशा देणं फार महत्वाच आहे तुमच्या बाबतीत घडणार्या घटना म्हणजे एखाद्या गोष्टी वर विश्वास ठेऊन अंतर्मनात उमटवलेल्या क्रियांच्या त्या प्रतिक्रिया असतात म्हणून जर तुम्ही अंतर्मनाकडे अयोग्य विचार चुकीच्या संकल्पना विकृती अर्थाचा अनर्थ करणाऱ्या कल्पना विचार पाठवत असाल तर त्या तातडीने थांबवणं गरजेच आहे कारण या क्रियांची प्रतिक्रिया अंतर्मनातून उमटत असते यशस्वी होण्यासाठी व समृद्ध जीवन जगण्यासाठी तुम्हाला जाणीवपूर्वक सकारात्मक विचार करण्याचा मार्ग अवलंबला पाहिजे. वाडी पक्षी अभयारण्य जायकवाडी प्रकल्प सर्वाना माहिती आहे तर जायकवाडी पक्षी अभयारण्य तिथे आहे कुठे औरंगाबाद जिल्यामध्ये त्यानंतर मित्रानो नाशिक जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वर हे पक्षी अभयारण्य आहे. नाशिक जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वर हे एक पक्षी अभयारण्य आहे. मित्रानो तुम्हाला जिल्हा देऊन त्यांची राष्ट्रीय उद्याने बहुतांश वेळा राष्ट्रीय उद्याने तर नाही विचारणार ती सर्वाना माहिती असतात. पण तुम्हाला पक्षी अभयारण्यावरती जिल्हा देऊन तिथल्या पक्ष भरण्याची नाव देऊन जोड्या जुळण्यासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे सर्व लक्षात ठेवा. राष्ट्रीय उद्याने आणि पक्षी अभयारण्य आपल्यासाठी महत्त्वाची आहेत.

नदीचा महाराष्ट्रातून किती लांबीचा प्रवाह जातो. कोणती धरणे असतात. या सर्व गोष्टींवर त्यांनी त्या नदीच्या उपनद्या त्यावर प्रश्न विचारले जातात तसेच तिथले खनिजे तर मित्रांनो महत्त्वाचा आहे हे तुम्ही नीट बघा आणि यावर जर प्रश्न विचारला गेला तर तुम्हाला त्याचे उत्तर देता आलं पाहिजे तर आता आपण सुरवातीला मित्रानो गोदावरी नदी विषयी बघणार आहोत कोणत्या नदी विषयी बघणार आहोत गोदावरी नदीचा अभ्यास करणार आहोत आता गोदावरीच्या खोऱ्या आपण बघूया. तर मित्रानो गोदावरी नदीचा उगम कोठे होतो. नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीचा उगम होतो. कुठे होतो? नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे तर मित्रांनो या गोदावरीच्या उपनद्या कोणकोणत्या आहेत? तर गोदावरीच्या दारणा, प्रवरा बोरा, सिंदफणा आणि मांजरा या उपनद्या आहेत. मित्रानो या उपनद्या कुठे आहेत? खालच्या बाजूला दक्षिणेकडील उपनद्या आहेत आणि उत्तरेकडील किंवा वरच्या बाजूच्या उपनद्या कोणत्या आहेत गोदावरीच्या शिवना, दुधना, कापरा, पूर्णा या सर्व गोदावरीच्या उपनद्या वरच्या बाजूला आहेत.

आहे विशिष्ट नदी आहे. याच्यावर प्रश्न विचारला जाईल. त्यामुळे लक्षात ठेवा मांजरा नदीचे वैशिष्ट्य काय आहे ते मित्रानो ही गोदावरी नदी जी आहे तर या नदीची एकूण लांबी एक हजार चारशे पासष्ट किलोमीटर एवढी आहे. गोदावरी नदीची पूर्ण लांबी जिथून सुरवात होते आणि जिथे शेवट होतो तर पूर्ण लांबी एक हजार चारशे पासष्ट किलोमीटर एवढी आहे पण या गोदावरी नदीचा महाराष्ट्रातून किती प्रवाह जातो तर महाराष्ट्रातून फक्त सहाशे अडुसष्ठ किलोमीटर एवढा लांबीचा प्रवाह महाराष्ट्रातून जातो. गोदावरी नदीच्या त्यानंतर मित्रानो या गोदावरी नदीचं जे खोर आहे तर या गोदावरी नदीच्या खोऱ्याचे क्षेत्रफळ किती आहे एक लाख त्रेपन्न हजार सातशे एकोणऐंशी चौरस किलोमीटर एवढं या गोदावरी नदीच्या खोऱ्याचा क्षेत्रफळ आहे त्यानंतर मित्रांनो या गोदावरी नदीच्या खोऱ्यामध्ये आपल्याला कोणती मृदा सापडते तर मित्रानो गाळाची मृदा इथे आपल्याला सापडते. नदी गाळ वाहून आणते आणि त्यापासून गाळाची मृदा असते. तर गाळाची मृदा आपल्याला गोदावरीच्या खोऱ्यामध्ये सापडते तसेच मित्रानो गोदावरीच्या खोऱ्यामध्ये कोण कोणते पिके घेतले जातात तिथे गाळाची मृदा असते मित्रांनो तर त्यामध्ये गहू, कापूस, ज्वारी आणि ऊस ही पिके घेतली जातात. गहू, कापूस, ज्वारी आणि ऊस तर त्यात आपण पाहिलं पिके कोणती घेतली जातात. तर त्या गोदावरी नदीवरती कोण कोणती धरणे आहेत. मित्रानो हे देखील महत्वाचं आहे. तर गोदावरी नदीमध्ये नाशिक येथे गंगापूर नाशिकमधील गंगापूर येथे काय पहिले मातीचे धारण बांधण्यात आले होते कुठे गंगापूर मध्ये ते आहे त्यानंतर मित्रांनो नाथसागर dam आहे नाथसागर जलाशय आपण पाहिला. जायकवाडी प्रकल्पाअंतर्गत

उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सापडतं. उस्मानाबाद जिल्हा आहे तरी तेथे आपल्याला चुनखडी सापडते. तर मित्रानो गोदावरी नदीचे खोरे आपण पाहिले यानंतर आपल्याला भीमा नदीचे खोरे बघायचे आहे. मित्रानो आता भीमा आपण नदीचे खोरे बघूया.

तर भीमा नदीचा उगम पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे होतो. कुठे होतो? पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे भीमा नदीचा उगम होतो. मित्रांनो या भीमा नदीच्या उपनद्या कोण कोणत्या आहेत? ते आपण बघुयात. तर या भीमा नदीच्या दक्षिणेकडील म्हणजे खालच्या बाजूच्या उपनद्या इंद्रायणी, पवना, मुठा आणि मुळा मुळा आणि मुठा नद्या ज्या आहेत पुण्यातील त्या आणि पवना पवना नदीवरती पवना धरण देखील आहे त्यानंतर इंद्रायणी ही देखील भीमाशंकर sorry इंद्रायणी ही देखील भीमेची उपनदी आहे. त्यानंतर मित्रानो वरच्या बाजूला भीमेला कुकडी आणि मीना या दोन उपनद्या आहेत. कोणत्या? कुकडी आणि मीना मित्रानो भीमा नदीची सिन्हा ही देखील एक उपनदी आहे. ही उपनदी महाराष्ट्रामध्ये भीमा नदीला कशी वाहते? समांतर वाहते. महाराष्ट्रामध्ये भीमा नदीला भीमेची उपनदी सिन्हा नदी ही कशी वाहते समांतर वाहते. आणि या सिंन्हेची भोगावती ही उपनदी आहे. म्हणजे भीमेचीही भोगावती उपनदी आहे. त्यानंतर मित्रानो ही जी भीमानदी आहे तर या भीमा नदीच्या क्षेत्रफळ किती आहे भीमा नदीच्या खोऱ्याचे तर त्रेचाळीस हजार पाचशे एकतीस किलोमीटर चौरस किलोमीटर एवढे क्षेत्रफळ आहे. त्रेचाळीस हजार पाचशे एकतीस चौरस किलोमीटर इतके भीमा नदीचे क्षेत्रफळ आहे. भीमा नदीच्या खोऱ्याचे त्यानंतर मित्रानो भीमा नदीचे जे खोरे आहे यामध्ये आपल्याला कोणती मृदा सापडते तर या मध्ये देखील आपल्याला गाळाची मृदा सापडते कोणती मृदा सापडते? गाळाची मृदा सापडते. तसेच मित्रांनो जी भीमा नदी आहे तर या भीमा नदीच्या खोऱ्यामध्ये कोण कोणती पिके घेतली जातात तर इथे देखील ऊस ज्वारी आणि कापूस ही पिके घेतली जातात. ज्वारी मधून शाळुचे पीक इथे घेतले. जाते त्यानंतर मित्रांनो भीमा नदीवरती कोण कोणती धरणे आहेत? पुण्यातली जेवढी धरणे तुम्हाला माहित असतील जेवढी म्हणजे almost पानशेद खडकवासला पौना मुळशी भाटघर ही धरणे काय आहेत मित्रांनो भीमा नदीवरती आहेत तर मित्रांनो आपण भीमा नदी प्रणाली देखील आता पहिली आहे. यानंतर आपल्याला कृष्णा नदीचे खोरे बघायचे आहे. तर मित्रानो कृष्णा नदीचा उगम कुठे होतो तर कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथून होतो. आणि तिथून ती नदी पुढे वाहत जाते. मित्रांनो कृष्णा नदी जी आहे ती पश्चिम घाटापासून उगम पावते तर ती पूर्वे घाटामध्ये जाऊन ती पूर्वे घाटापासून ते पश्चिम घाटापर्यंत असा कृष्णा नदीचा प्रवाह आहे तर मित्रांनो कृष्णा नदीची एकूण लांबी किती आहे, तर चौदाशे किलोमीटर एवढी आहे एकूण लांबी किती आहे? तर चौदाशे किलोमीटर परंतु महाराष्ट्रातून तिचा फक्त तर दोनशे ब्यांशी किलोमीटरचा प्रवाह गेलेला आहे. किती? दोनशे ब्यांशी किलोमीटर आणि ह्या कृष्णा नदीच्या खोऱ्याचे क्षेत्रफळ किती आहे? अठ्ठावीस हजार सातशे चौरस किलोमीटर एवढे त्याचे क्षेत्रफळ आहे. त्यानंतर मित्रांनो हे जे कृष्ण नदीचे खोरे आहे तर या खोऱ्यामध्ये आपल्याला कोणती मृदा सापडते तर या खोऱ्यामध्ये आपल्याला संचयित गाळाची मृदा सापडते म्हणजे काही काही गाळाचा तिथे संचय झालेला आहे. त्यानंतर मित्रानो ही जी कृष्णा नदी आहे ह्या कृष्णा नदीच्या कोण कोणत्या उपनद्या आहेत. हे आपल्याला महत्वाच आहे. तर कृष्ण नदीच्या दक्षिणेकडील किंवा खालच्या बाजूच्या ज्या उपनद्या आहेत. त्यामध्ये कोयना वारणा पंचगंगा आणि वेदगंगा

येथे एरला ही एक उपनदी कृष्णा नदीला आहे. त्यानंतर मित्रानो या कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये कोण कोणती पिके घेतली जातात तर तिथे भात, ज्वारी आणि तंबाखू ही पिके घेतली जातात. मित्रांनो तसेच या कृष्णा नदीवरती कोण कोणते धरणे आहेत? तर मित्रानो वाही येथे धोम धरण आहे. वाळी येथे कोणते आहे? धोम धरण आहे. तसेच कोल्हापूर मध्ये चांदोली धरण आहे. त्यानंतर मित्रानो शिवाजीसागर जलाशय आपण बघितलं होत कोयना नदी प्रकल्प जो आहे त्या अंतर्गत ते धरण होत कोयना नदीवरच त्याला त्या जलाशयाला शिवाजीनगर जलाशय हे नाव दिलेलं आहे. तर मित्रांनो ही धरणे आपल्या कृष्णा नदीवरती आहेत. त्यानंतर मित्रांनो खनिजे कोणती सापडतात? आता हे जे क्षेत्र आहे कृष्णा नदीचं तर येथे कोणती खनिजे सापडतात तर तिथे मित्रानो Bauxite हे एकमेव खनिज सापडत ते देखील सातारा आणि कोल्हापूर जिल्यामध्ये Bauxite हे खनिज सापडत. मित्रांनो या आदी आपण जी भीमा नदी पाहिली होती तर त्या भीमा नदीच्या खोऱ्यामध्ये खनिजे सापडत नाही खणिज्यांच्या दृष्टीने ते तितकं

तर मित्रांनो आपण कृष्णा नदी देखील पाहिलेली आहे मित्रांनो आता आपल्याला नर्मदा आणि तापी नदीविषयी बघायचं आहे तर मित्रानो नर्मदा नदी जी आहे आणि तापी नदी या दोन्ही नद्या खलदरीतून वाहणाऱ्या नद्या आहेत. नर्मदा नदी जी आहे ती जरी अमर कंटक मध्ये मध्यप्रदेशातील अमर कंटक मध्ये उगम पावत असली तरी देखील मित्रानो तिचा काही भाग जो आहे तो महाराष्ट्रातून जातो. महाराष्ट्रातून म्हणजेच काय तर नंदुरबार जिल्ह्याची चोपन्न किलोमीटरची सीमा ही काय करते नर्मदा नदीने निश्चित केलेली आहे. बाकी प्रवाह मग तिचा गुजरात मध्ये आहे उर्वरित प्रवाह मित्रानो नर्मदा नदी आहे तिची एकूण लांबी बाराशे तेरा किलोमीटर पर्यंत आहे. त्यानंतर मित्रानो नर्मदा नदी जी आहे तिच्या दोनच उपनद्या महाराष्ट्रात आहेत त्या म्हणजे उदाई व देवगंगा या दोन उपनद्या तिच्या महाराष्ट्रामध्ये आहेत त्यानंतर मित्रानो नर्मदा नदी विषयी एवढच आपल्याला जाणून घ्यायचं होत नर्मदा नदीनंतर महत्वाची जी नदी आहे ती म्हणजे तापी नदी तर मित्रांनो तापी नदीचा उगम देखील मध्यप्रदेश मधील बैथुर जिल्ह्यामध्ये झालेला आहे. कुठे? मध्यप्रदेशातील बैथुर जिल्ह्यामध्ये झालेला आहे. मित्रांनो या दोन्ही नद्या पुढे जाऊन अरबी समुद्राला मिळतात. नर्मदा आणि तापी या कोणत्या नद्या आहेत पश्चिम वाहिनी नद्या आहेत. आधी आपण पाहत होतो त्या कोणत्या होत्या पूर्व वाहिनी नद्या होत्या. ज्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. त्यानंतर मित्रांनो जी तापी नदी आहे तर या तापी नदीची एकूण लांबी सातशे चोवीस किलोमीटर एवढी आहे. किती आहे? सातशे चोवीस किलोमीटर एवढी आहे. आणि या तापी नदीचा महाराष्ट्रातून दोनशे आठ किलोमीटर लांबीचा प्रवाह गेलेला आहे. महाराष्ट्रातून किती दोनशे आठ किलोमीटर लांबीचा प्रवाह

त्यानंतर मित्रानो या तापी नदीच्या खोऱ्यामध्ये आपल्याला गाळाचे थर सापडतात. काय सापडत? गाळाचे थर आपण पाहिले कोणती मृदा कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये सापडते तर तिथे काय सापडत गाळाचे आपल्याला थर साचलेले दिसतात. मित्रानो या तापी नदीच्या उपनद्या कोणत्या कोणत्या हे तर तापी नदीच्या गोमती ह्या नद्या वरच्या बाजूला आहेत म्हणजे उत्तरेकडे आणि खालच्या बाजूला दक्षिणेकडच्या उपनद्या कोणत्या आहेत तर बुराई, पांझरा, बोरी, वाघूर पूर्णा, काटे पूर्णा मित्रानो या तापी नदीची पूर्णा ही उपनदी सर्वात महत्वाची आहे, कोणती? पूर्णा उपनदी तापी नदीची सर्वात महत्वाची आहे. त्यानंतर मित्रानो तापी नदीच्या खोऱ्यामध्ये आपल्याला कोण कोणती पिके दिसतात? कोण कोणती पिके तिथे घेतली जातात? तर तिथे कापूस, ज्वारी आणि ऊस ही पिके घेतली जातात. कापूस, ज्वारी आणि ऊस

तापी नदीवरती आहेत तर आपण पाहिली तापी नदी आणि नर्मदा नदी. मित्रानो आता आपल्याला काही महत्वाच्या ज्या शेवटच्या नद्या राहिल्या आहेत त्या बघायच्या आहेत. त्यामध्ये वैनगंगा नदी वर्धा नदी आणि पैनगंगा नदी या तीन नद्या आहेत या नद्या मित्रानो आपण सोबतच बघणार आहोत कारण कि वैनगंगा नदीची वर्धा ही नदी उपनदी आहे आणि वर्धा नदीची पैनगंगा नदी ही उपनदी आहे. त्यामुळे आपण त्यासोबतच बघूया. तर मित्रांनो आधी बघूया वैनगंगा नदी जी आहे तर या वैनगंगा नदीचा उगम मध्यप्रदेशातील शिवणे जिल्ह्यात मैकल डोंगरांमधून मधून झालेला आहे. कुठे झालेला आहे? मध्यप्रदेशातील शिवणे जिल्ह्यात मैकल डोंगरात वैनगंगा नदीचा उगम झालेला आहे आणि मित्रांनो ही जी नदी आहे या नदीची महाराष्ट्रात लांबी दोनशे पंच्याण्णव किलोमीटर एवढी आहे. आणि या नदीचे वैनगंगा नदीचे महाराष्ट्रातील खोरे जे आहे ते सदोतीस हजार नऊशे अठ्यांशी चौरस किलोमीटर एवढे आहे आणि या खोऱ्यातील जी मृदा आहे ती मृदा लाल रेताड मृदा आहे. कोणती मृदा आहे वैनगंगा नदीच्या खोऱ्यातली लाल रेताड मृदा त्यानंतर मित्रानो ही जी वैनगंगा नदी प्रणाली आहे तर या वैनगंगा नदीच्या उपनद्या कोण कोणत्या आहेत तर वैनगंगा नदीची मी तुम्हाला सांगितलं सर्वात महत्वाची उपनदी वर्धा नदी आहे. आणि शिवाय तिच्या काठानी, पाल, गाढवी, पांगोली या उपनद्या आहेत. आणि सूर

प्राणहिता असं म्हटलं जात. वर्धा वैनगंगेच्या एकत्रित प्रवाहाला काय म्हटलं जात? प्राणहिता म्हटलं जात. त्यानंतर मित्रांनो वैनगंगा नदी जी आहे तर या वैनगंगा नदीवर कोणती धरणे आहेत? तर तिथे इटिया डोहो आणि दीना ही दोन धरणे

त्यानंतर मित्रानो वैनगंगा नदी खोऱ्यामध्ये आपल्याला कोण कोणती खनिजे सापडतात? तर तिथे manganese लोह चुनखडी chromite आणि दगडी कोळसा ही खनिजे सापडतात. कोणती खनिजे? manganese लोह चुनखडी chromite आणि दगडी कोळसा ही खनिजे आपल्याला वैनगंगा नदी खोऱ्यामध्ये सापडतात. त्यानंतर मित्रानो आपण पाहिलं की वर्धा ही काय आहे वैनगंगेची उपनदी आहे. तर वर्धा नदी जी आहे तीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? मित्रांनो चारशे पंचावन्न किलोमीटर एवढी आहे. किती आहे? चारशे पंचावन्न किलोमीटर एवढी आहे मित्रांनो या वर्धा नदीचे जर आपण विचार केला तर तिचा उगम कुठे होतो? मध्यप्रदेशातील सातपुडा पर्वतात तिचा उगम होतो. कुठे मध्यप्रदेशात उगम होतो सातपुडा पर्वतात. त्यानंतर मित्रानो ही जी वर्धा नदी आहे याचे खोरे जे आहे किंवा त्याचे क्षेत्रफळ आहे सेहेचाळीस हजार एकशे ब्यांशी चौरस किलोमीटर आणि या खोऱ्यामध्ये आपल्याला तांबडी मृदा आढळते. कोणती मृदा आढळते? तांबडी मृदा आढळते. त्यानंतर मित्रांनो जी वर्धा नदी आहे हिच्या उपनद्या कोणत्या आहेत तिची महत्वाची उपनदी कोणती आहे पैनगंगा नदी. पण इतर उपनद्या कोणत्या आहेत तर बोर, पौत्रा, धाम आणि वेम्बला या वर्धा नदीच्या उपनद्या आहेत. तसेच मित्रानो या वर्धा नदीवरती बोर नदीवरती बोर धबधबा आहे पौत्रा नदीवरती पौत्रा धबधबा आहे. तसेच वर्धा नदीवरती अजून डोंगर sorry धबधबा नाही धरणे कोणते बोर धरण पौत्रा धारण आणि डोंगर धारा

आहेत त्यानंतर मित्रानो या वर्धा नदीच्या खोऱ्यामध्ये कापूस, ज्वारी आणि संत्री ही पिके घेतली जातात. कोण कोणती पिके घेतली जातात? कापूस, ज्वारी आणि संत्री ही पिके घेतली जातात.

ही खनिजे वर्धा नदीच्या खोऱ्यामध्ये आढळतात. त्यानंतर मित्रानो आपण बघितलं की पैनगंगा नदी ही वर्धेची मुख्य उपनदी आहे. पैनगंगा नदी जी आहे तिचा उगम कुठे होतो? तर पैनगंगा नदीचा उगम हा महाराष्ट्रात होतो. कुठे? बुलढाणा जिल्ह्या मध्ये अजिंठा डोंगरामध्ये पैनगंगा नदीचा उगम होतो.